रुबी मधील कंट्रोल स्टेटमेंटस वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत आयएफ स्टेटमेंट एलसिफ स्टेटमेंट एल्से आणि केस स्टेटमेंटस
त्यासाठी वापरणार आहोत उबंटु वर्जन 1204 रुबी 193 या पाठासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असावे
तुम्हाला लिनक्स कमांडस टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
सुरूवात करण्यापूर्वी मागे आपण टीटीटी नामक डिरेक्टरी बनवली होती
त्या डिरेक्टरीवर जाऊ
आणि त्यानंतर रुबी हायफेन ट्युटोरियल कंट्रोल हायफेन स्टेटमेंट्स आता त्या फोल्डरमधे आहोत
पुढे जाऊ
रुबीमधे इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे आयएफ कंडिशन रुबी कोड एंड त्याचे उदाहरण पाहू
रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवीन फाईल बनवा
आयएफ हायफेन स्टेटमेंट डॉट आरबी असे नाव द्या
माझ्याकडे हे आयएफ स्टेटमेंटचे उदाहरण आहे
पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता
ह्या पाठात आयएफ स्टेटमेंट घोषित केले आहे
प्रथम my num हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 2345 ही व्हॅल्यू दिली
नंतर आयएफ स्टेटमेंट घोषित केले आहे
आयएफ स्टेटमेंट मधे पट्स मेथड समाविष्ट केली आहे जी आऊटपुट दाखवेल
आयएफ स्टेटमेंट my num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे का ते तपासेल
असेल तर दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवली जाईल
टर्मिनलवर जाऊन टाईप करा
रुबी स्पेस आयएफ हायफेन स्टेटमेंट डॉट आरबी ठे वॅल्यू ओएफ my num इस ग्रेटर थान 0
असे आऊटपुट दिसेल
हे आऊटपुट आयएफ कंडिशन ट्रू असल्याचे सिध्द करते
आता रुबीमधे तुमचे आयएफ स्टेटमेंट लिहू शकता
पुढे if एल्से स्टेटमेंट पाहू
एल्से वापरण्याचा सिंटॅक्स असा आहे आयएफ कंडिशन रुबी कोड एल्से रुबी कोड एंड आता उदाहरण पाहू
रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवीन फाईल बनवा
त्याला आयएफ हायफेन एल्से हायफेन स्टेटमेंट डॉट आरबी नाव द्या
माझ्याकडे if एल्से स्टेटमेंटचे उदाहरण आहे
पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता
ह्या उदाहरणात if एल्से स्टेटमेंट घोषित केले आहे
प्रथम my num हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्यास 1 ही व्हॅल्यू दिली आहे
नंतर आयएफ स्टेटमेंट घोषित केले
आयएफ स्टेटमेंट my num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे का ते तपासेल
असेल तर दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवली जाईल
नसेल तर हे एल्से स्टेटमेंटवर जाईल
आणि त्यात दिलेली स्ट्रिंग आपल्याला दाखवेल
आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा
रुबी स्पेस आयएफ हायफेन एल्से हायफेन स्टेटमेंट डॉट आरबी आणि आऊटपुट बघा
ठे वॅल्यू ओएफ my num इस लेसर थान 0 असे आऊटपुट दिसेल
हे एल्से स्टेटमेंट कार्यान्वित झाल्याचे दाखवत आहे
आता तुम्ही if एल्से स्टेटमेंट रुबीमधे लिहू शकता
आता if एलसिफ स्टेटमेंट पाहू
elsifचा सिंटॅक्स असा आहे आयएफ कंडिशन रुबी कोड एलसिफ कंडिशन रुबी कोड एल्से रुबी कोड एंड त्याचे उदाहरण पाहू
रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवीन फाईल बनवा
त्याला आयएफ हायफेन एलसिफ हायफेन स्टेटमेंट डॉट आरबी असे नाव द्या
माझ्याकडे हे if एलसिफ स्टेटमेंटचे उदाहरण आहे
पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता
ह्या उदाहरणात if एलसिफ स्टेटमेंट घोषित केले आहे
येथे सुद्धा my num हे व्हेरिएबल घोषित करून त्याला 1 ही व्हॅल्यू दिली आहे
नंतर आयएफ स्टेटमेंट घोषित केले आहे
हे आयएफ स्टेटमेंट my num ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे का ते तपासेल
असल्यास दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवेल
हे ट्रू नसल्यास ते एलसिफ भागा मधे जाईल
आता हे my num ची व्हॅल्यू 1 आहे का ते तपासेल
ट्रू असल्यास येथे दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवेल
my num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त किंवा 1 नसेल तर ते एल्से वर जाईल
पण my num 1 असल्यामुळे हे एल्से ब्लॉकवर जाणार नाही
आणि हे कंडिशनल स्टेटमेंटमधून बाहेर पडेल
आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा रुबी स्पेस आयएफ हायफेन एलसिफ हायफेन स्टेटमेंट डॉट आरबी आणि आऊटपुट बघा
ठे वॅल्यू ओएफ my num इस 1 एंड इस लेसर थान 0 आऊटपुट असे दिसेल
आता आपल्या फाईलमधे जाऊन my num ची व्हॅल्यू 5 करा
कोड सेव्ह करून तो टर्मिनलवर कार्यान्वित करा
येथे आयएफ कंडिशनची पूर्तता झाल्यामुळे तेथील स्ट्रिंग आऊटपुट म्हणून प्रिंट होईल
ठे वॅल्यू ओएफ my num इस ग्रेटर थान 0 फाईलमधे जाऊन my num ची व्हॅल्यू 5 करा
कोड सेव्ह करून टर्मिनलवर कार्यान्वित करा
येथे एल्से कंडिशनची पूर्तता झाली आणि एल्से ब्लॉक मधील पट्स स्टेटमेंट कार्यान्वित झाले
आता रुबीमधे तुमचे आयएफ एलसिफ स्टेटमेंट बनवू शकता
यानंतर आता आपण केस स्टेटमेंट पाहू
केस स्टेटमेंट हे एखाद्या विशिष्ट निवडीसाठी कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहे
हे स्टेटमेंट समजून घेण्यासाठी केस स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू
केस स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे केस व्हेरिएबल व्हेन व्हॅल्यू 1 रुबी कोड व्हेन व्हॅल्यू 2 रुबी कोड एल्से रुबी कोड एंड त्याचे उदाहरण पाहू
रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे गेडीत मधे नवीन फाईल बनवा
केस हायफेन स्टेटमेंट डॉट आरबी असे नाव द्या
माझ्याकडे हे केस स्टेटमेंटचे उदाहरण आहे
पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता
ह्या उदाहरणात मी केस स्टेटमेंट घोषित केले आहे
येथे हे प्रिंट स्टेटमेंट आहे जे टर्मिनलवर एक प्रश्न प्रिंट करेल
नंतर मी गेट्स कॉल करीन जे स्टँडर्ड इनपुट मधून एक ओळीचा डेटा स्वीकारेल
घेतलेला इनपुट दाता मी न्यू लाईन कॅरेक्टर्स वापरून चॉम्प करीन
त्याचा रिझल्ट डोमेन नामक व्हेरिएबलमधे संचित होईल
नंतर येथे केस स्टेटमेंट घोषित केले आहे
त्यामधे व्हेन स्टेटमेंट घोषित केले आहे
हे येथे दिलेली स्ट्रिंग आणि डोमेन ची व्हॅल्यू सारखी आहे का ते तपासेल
प्रथम हे डोमेन ची व्हॅल्यू अप आहे का ते तपासेल
असल्यास उत्तर प्रदेश प्रिंट करेल आणि केस स्टेटमेंट मधून बाहेर पडेल
डोमेन जर अप नसेल तर त्याची व्हॅल्यू एमपी आहे का ते तपासेल
असल्यास मध्य प्रदेश असे प्रिंट करेल आणि हे असे चालू राहिल
डोमेन ची व्हॅल्यू जुळेपर्यंत त्याचे तपासणे चालू राहिल
असे करताना एल्से स्टेटमेंट आढळल्यास वरील कुठलीही कंडिशन ट्रू न झाल्याने एल्से पुढील रुबी कोड कार्यान्वित करेल
आपल्या उदाहरणात हे अंकनाउन असे प्रिंट करेल
फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन टाईप करा रुबी स्पेस केस हायफेन स्टेटमेंट डॉट आरबी
टर्मिनलवर असे दिसेल Enter ठे स्टेट यू लिव्ह in
अप टाईप करून आऊटपुट बघा
उत्तर प्रदेश असे आऊटपुट दिसेल
पुन्हा त्याच पध्दतीने रुबी फाईल कार्यान्वित करा
ह्यावेळी प्रॉम्प्ट वर केएल टाईप करून आऊटपुट बघा
केरळा असे आऊटपुट दिसेल
पुन्हा एकदा फाईल कार्यान्वित करा
ह्यावेळी टॅन टाईप करून आऊटपुट बघा
अंकनाउन असे आऊटपुट दिसेल
कारण कुठल्याही caseची पूर्तता झाली नाही
त्यामुळे डिफॉल्ट एल्से स्टेटमेंट कार्यान्वित झाले
आता रुबीमधे तुमचे केस स्टेटेमेंट लिहू शकता
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात
पाठात शिकलो आयएफ स्टेटमेंट elseचा वापर if एलसिफ आणि केस स्टेटमेंटस असाईनमेंट रुबी प्रोग्रॅम लिहा जो युजरला एक नंबर टाईप करण्यास सांगेल
नंतर योग्य कंट्रोल स्टेटमेंट वापरून दिलेल्या संख्येचा 2हा अवयव आहे का ते तपासा
असल्यास ठे नंबर एंटर्ड इस आ मल्टीपल ओएफ 2 असे प्रिंट करा
नसल्यास संख्येचा 3हा अवयव आहे का ते तपासा
असल्यास ठे नंबर एंटर्ड इस आ मल्टीपल ओएफ 3 असे प्रिंट करा
नसल्यास 4 हा अवयव आहे का ते तपासा
असल्यास ठे नंबर एंटर्ड इस आ मल्टीपल ओएफ 4 असे प्रिंट करा
नसल्यास ठे नंबर इस नोट आ मल्टपल ओएफ 2 3 ओर 4 असे प्रिंट करेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद